रुबीमधील फोर आणि ईच लूप्स वरील पाठात स्वागत
या पाठात शिकणार आहोत लूप म्हणजे काय
रुबीमधील वेगवेगळे लूप्स
फोर लूपचा वापर ईच लूपचा उपयोग
येथे वापरणार आहोत उबंटु वर्जन 1204 रुबी 193 ह्या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला हवे
तसेच लिनक्स कमांडस टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता रुबीमधेloop चा उल्लेख कशाच्या संदर्भात होतो ते पाहू
लूप म्हणजे कमांड किंवा कमांडसचा संच जो ठराविक वेळा कार्यान्वित होतो
रुबी मधे खालील प्रमुख लूपिंग स्टेटमेंटस आहेत
फोर ईच 000049 000048 व्हाईल उंटील ह्या पाठात फोर आणि ईच लूप्सचा वापर शिकू
सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या होम डिरेक्टरीमधे पुढील फोल्डर्स बनवा
टीटीटी रुबी हायफेन ट्युटोरियल लूपिंग हायफेन स्टेटमेंट्स
येथे दाखवल्याप्रमाणे सब फोल्डर्स बनवा
आता आवश्यक फोल्डर्स बनवले आहेत
आता पुढे जाऊ
रुबीमधील फोर लूपचा सिंटॅक्स असा आहे फोर व्हेरिएबल इन आ कलेक्शन ओएफ ऑब्जेक्ट्स रुबी कोड एंड उदाहरणाद्वारे समजून घेऊ
रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवी फाईल बनवा
त्याला फोर हायफेन लूप डॉट आरबी हे नाव द्या
मी आधीच फोर लूपचे उदाहरण तयार केले आहे
हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता
ह्या उदाहरणात मी फोर लूप घोषित केले आहे
आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे
आपण आय हे व्हेरिएबल फोर लूपमधे घोषित केले आहे
आय हे व्हेरिएबल 1 ते 20 च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल
फोर लूप कमांड 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल
फोर लूपमधे लिहिलेली पट्स मेथड आऊटपुट दाखवते
टर्मिनल उघडून त्यात टाईप करा रुबी स्पेस फोर हायफेन लूप डॉट आरबी आणि आऊटपुट बघा
1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून दाखवला जाईल
ह्या उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी फोर लूप घोषित केलेले आहे
ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत
पुढे आपण नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी फोर लूप कसे वापरायचे ते पाहू
कोडचा पुढील भाग टाईप करा
नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो
येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी फोर लूप वापरले आहे
तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही
दोन अंकांमधे 3 टिंब दिलेली असल्यास शेवटचा अंक समाविष्ट नसतो
टर्मिनल उघडून त्यात टाईप करा रुबी स्पेस फोर हायफेन लूप डॉट आरबी आऊटपुट बघा
पुन्हा अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल
त्यात 20 ह्या अंकाचा समावेश नसेल
आता तुम्हाला फोर लूप लिहीता येईल
रुबीमधील ईच लूपचा सिंटॅक्स असा आहे आ कलेक्शन ओएफ ऑब्जेक्ट्स डॉट ईच डीओ आयटीईएम रुबी कोड एंड उदाहरणाद्वारे समजून घेऊ
रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवी फाईल बनवा
त्याला ईच हायफेन लूप डॉट आरबी हे नाव द्या
मी ईच लूपचे उदाहरण आधीच तयार केले आहे
हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता
या उदाहरणात ईच लूप घोषित केले आहे
आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे
आपण eachलूपमधे आय नामक व्हेरिएबल घोषित केले आहे
आय हे व्हेरिएबल 1 ते 20च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल
ईच लूप कमांड 1 ते 20 अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल
ईच लूपमधे लिहिलेली पट्स मेथड आपल्याला आऊटपुट दाखवते
आता टर्मिनल उघडून टाईप करा रुबी स्पेस ईच हायफेन लूप डॉट आरबी आऊटपुट पहा
1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल
वरील उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी ईच लूप घोषित केले आहे
ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत
पुढे नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी ईच लूप कसे वापरायचे ते पाहू
कोडचा पुढील भाग टाईप करा
नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो
येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी ईच लूप वापरले आहे
तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही
दोन अंकांमधे 3 टिंब वापरल्यास शेवटचा अंक समाविष्ट होत नाही
आता टर्मिनल उघडून टाईप करा रुबी स्पेस ईच हायफेन लूप डॉट आरबी आऊटपुट पहा
आता तुम्ही तुमचे ईच लूप लिहू शकाल
लूपचा कोणता प्रकार निवडायचा हे कसे ठरवता येते
फोर लूपची रचना आठवा
पहिल्या उदाहरणात आपण 1 ते 20 अंकांसाठी फोर लूप वापरून आयटरेट केले
टर्मिनलवर रुबी स्पेस फोर हायफेन लूप डॉट आरबी कार्यान्वित करून आऊटपुट बघा
गेडीत मधे कोड बघा
जेव्हा फोर लूप कॉल केले जाते रुबी प्रत्यक्षात ईच मेथड कॉल करत असते
ईच किंवा फोर कॉल केल्याने तोच आऊटपुट मिळतो
जर फोर लूप कॉल केल्याने ईच लूप कॉल होत असेल तर ईच लूप वापरणे योग्य ठरते
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो फोर लूपचा उपयोग ईच रचनेचा उपयोग फोर ऐवजी ईच च्या वापराचे कारण
वरील लूप रचनांचा वापर केलेली उदाहरणे
असाईनमेंट
योग्य लूपचा वापर करून रुबी प्रोग्रॅम लिहा जो 1 ते 20 अंकातील समसंख्या आऊटपुट म्हणून दाखवेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद